मग इथे सगळं तसच बनवतात, शंकरपाळॆ त्याला वरती मुरड घातलेली असते ना i think मुरड घातलेली असते ना वरती. हा, मुरड घातलेली असते आणि मग ते सगळं जसं आपण बनवतो ना, ते सगळं बनवतात, दहीवडॆ खास menu असतो. जे दही वडॆ असतात ना, दही मध्ये टाकलेले, दही वडॆ खास menu असतो होळीचा. आणि मग पहिल्या दिवशी होतं, त्या दिवशी एकमेकांना टीका लावतात नंतर मग त्याच्या नंतर जितक्या लोकांना थोडसं सुका रंग खॆळतात आणि मग दुसऱ्या दिवशी main असतं. मग दुस-या दिवशी main होळी खेळली जाते, पाण्य़ाची, बिना पाण्य़ाची, तर ती म्हणजे ज्याची इच्छा असेल तशी खेळली जाते आणि व्यवस्थित खेळली जाते, त्याच्या नंतर म्हणजे कसं आता मोठ्यांकडे आपण आशिर्वाद घ्यायला जातो जसे आपल्या कडे दिवाळी ला आशिर्वाद घ्यायला त्या दिवशी आशिर्वाद घ्यायला जातात आणी मग होळी च्या दिवशी जसं आपण भाऊ बीज करतो न साजरी तसं तिसऱ्या दिवशी हे लोकं आपल्या भावाची करतात आपल्या भावाच्या ह्याच्या साठी रक्षणासाठी आणी अं समृद्धी साठी. असं असत मग इकडे बायका म्हणजे आता आपल्या कडे होळीला दिवाळीला जातात आपल्या माहेरी त्यामुळे ही होळी celebrate करुन मग तिकडे पुढे पंधरा दिवस माहेरी जातात असं असतं हं पुढच्या पंधरा दिवसां नंतर आठवलं राजस्थान मध्ये एक वगळी tradition आहे की नंतर तिच्या राखे पासन ह्याची गण गौरी च्या मुर्ती करतात शिवशंकराची आणी पार्वतीची आणी त्याची पूजा होते इथेपण साठवून ठेवतात, इथे पण ही लोकं साठवुन ठेवतात गण गौर करतात

आणी ती पुढे पंधरा हा हा सतरा दिवस पुढे continuous साधारण अं चैत्रातली तृतिया तृतिया म्हणतो आपण Yes गण गौरी ची पूजा होते आणी त्याच्या नंतर ती विटा विसर्जन केल्या जातात हो आणि म ते गण गौरीचं विसर्जन जसं आपण करतो ना

एक पाहिलय इकड्ची लोकं पण करतात हिंदी sider लोकं पण ती म्हणजे generally कुमारिका करतात पण थोड्याश्या मोठ्या मुली करतात लहान मुली नाही जसं आपल्याकडे जसं आपल्या कडे

मग हरतालिकेची पूजा करतो आपण जसं आपल्या कडे लहान मुली पण करतात हरतालिकेची पूजा किंवा हरतालिकेचा उपवास करतात आणी मग ते सग्ळं होतं आता होळीचं कसं होतं माहिती का येथे आणी मग होळी मिलन तं नंतर मग आता पंधरा दिवस तुम्ही एकमेकां कडे जाऊ शकतात मग होळी ला भेटल्या नंतर दिवाळी ला भेटतात एकमेकां कडे जाऊन इथे कसं असतं जसं कोणाच्या घरी दुख झालं कोणाची तरी death झाली तर तिथे रंग लावायला जातात रंग लावला की संथा लागला असं म्हणतो आपल्या कडे करतात नं आपल्या कडे करतात नं पहिला सण लग्नानंतर चा पहिला सण किंवा दुखा नंतर चा पहिला सण तर मग इथे हे लोकं एकमेकांच्या घरी जातात एकमेकांना हे करतात आणी बऱ्याच दिवस पार्ट्या चालू असतात आता तर खूप छान झालय म्हणजे DJ आणतात मस्त मुलांना वेगळी स्पेस असते खेळायला तिथे पाणी वगैरे असत मोठी लोकं वेगळी खेळतात आणी मग खाण्या-पिण्याची व्यवस्था सगळं Catering वाल्यांना वगैरे देतात म्हणजे पुर्वी सारखं नाही राहिलय होळी हा सण म्हणजे काय ते खरं traditional महत्व असं होतं त्या होळीचा की जेव्हा पीकं कापणीला येतिल आता कुठली ही गोष्ट आपण सहाणे करू तर ती गोष्ट चांगली आहे आणी पीकाची कापणी ही कष्टाची काम आहे पीकाच काम आहे आता काय तर लोक हवेत करतात मग ते कष्टाचे काम आहे ते सुखकर व्हावं

प्रत्येक अं शेतक-या कडे वेगळी पद्धत असते होळी celebrate करायची होळीच्या अधि आणी चांगला चुंगलं उन्हाळा सुरु होणार न नंतर उन्हाळ्यात माणुस तळलेलं तुरलेलं खाऊ शकत नाही म्हणुन करंज्या खुर्मी मग सगळं चकली शेव ह्या सगळ्या गोष्टी तळलेल्या तुरल्या करणार अन पौष्टिक अन्न तुम्ही चांगल्या कामाला सुरुवात करा असं आणी इकडे इकडे तर मुली माहेरी येणं असतं जसं आपल्या कडे दिवाळी ला मला एवढं माहित न्हवतं पण मला असं वाटायचं की हा होळी ठीक आहे आपल्या कडे काय आहे होळी ला पुरण पोळी करतो आपल्या कडे महाराष्ट्रात पण आपण ची पूजा करतो मग ते पाणी फ़िरतो मग ती हे करते नैवेद्य दाखवतो मग आपण जेवतो होळीच्या दिवशी दुसर्या दिवशी आपल्या कडॆ काही नसतं धुळवड नसते आपल्या कडे सरळ पंचमी आहे म्हणजे रंग पंचमी हा मालवा प्रांत मध्ये पण रंग पंचमी खूप मोठ्या प्रमाणात साजरी केल्या जाते म्हणजे इंदोर वगैरे आहे न ज्याला मालवा प्रांत म्हटल्या जातं तर त्या प्रांतात पण खूप छान रंग पंचमी आपल्या कडे celebrate केल्या जाते इथे पण दुस-या दिवशी खूप अशी हे असते.

हा पाकातली पुरी असते पण रंअग पंचमीला आपल्या पण कडे बनवतात तो खायचा तसा नाहिये पण इकडे वीर निघतात इकडे ही लोक माशी मिरवणूक निघते खूप famous निघते आणी जशी इंदौर ची, भोपाळ भोपळ ला इतकी मोठी नसते इंदौर ची वीर ची मिरवणूक खूप मोठी असते, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात लोकं असा जुलुस काढतात मोठा असा अन त्याच्यात सूखाच रंग असतो इतका असतो तो सूखा रंग असं म्हणतात की tanker भरून तो सूखा रंग ठेवतात

मला तर न्हवतं माहित तर आम आम आपल्या कडे लग्न झाल्या नंतर होळी होळी होळी म्हटलं काय इतकं होळी होळी करतायत आपल्या कडे तर नाही करत न इतकं त्याच्या नंतर कळल अच्छा म्हणजे दिवाळसण असतो तसं होळी सण पण असतो

मी जयपूर ला असताना literally धुळवडीच्या दिवशी सकाळ पासन संध्याकाळ पर्यंत सकाळी एकदा मित्रां बरोबर होळी खेळुन झाली त्याच्या नंतर एका माझ्या students च्या ग्रूप ने बोलावलं होतं म्हणलं आवरुन जावं अंघोळ करुन आवरुन तिथे गेलो तिथे परत color मध्ये भरलो तिथनं परत आलो आमच्या स्टाफ़ मधल्या एका senior member होते त्यांनी घरी बोलावलं होतं परत अंघोळ करुन आवरलं संध्याकाळी तिथे गेलो तर तिथे परत color ने भरलो आणी एवढ करुन मी रात्री सर्व आवरुन मोतीलो गणपतीला गेलो होतो तिथे सुद्धा परत गुलालाने न्हावुन निघालो होतो एको चं माहित आहे का की काल इतकं normal फक्त आपली instructions असतात की घरात कोणी color नका करू हं फ़क्त त्या दिवशी मी बाहेर पडताना particular precautions घेतल्या होत्या की oils आणी हे सगळं अधिच लावुन ठेवलं होतं त्याच्या मुळे मला एवढा त्रास झाला नाही. पण मजा येते मला न्हवत माहित पहिल्या होळीला मला तर पहिल्या होळीला एवढ डुबवलं माझ्या दिरांनी वगैरे मला कळालच नाही अरे इतकं नाव टाकलं की हे काय कलर पण पक्के कलर आणतात आणी ही लोकं थंडाई पण बनवतात होळीला त्यात भांग वांग टाकतात एकदम चांगलं ते healthy असतं ते limit मध्ये पिलं तर healthy असतं शरिरा साठी झोप चांगली येते तुम्ही healthy राहतात हे चांगलं असतं म्हणजे काही हे नाही आहे मग असं तर थंडाई शरीरा साठी सुद्धा चांगली असते थंडाई चांगली असते पण थंडाई मध्ये जेव्हा भांग mix के्ली जाते तेव्हा ती अजुन dangerous combination होते. combination काही dangerous नाही होत मी तुला सांगते माणसाच्या मनातल्या सूक्ष्म भावना बाहेर येतात.

आता तू मला सांग काही वेळेस आपल्याला हसायच असतं आपण उगिचच हसलो तर लोकं हसणार नाहित आपल्याला काही वेळेस रडायचं असतं नाही असं नाही म्हणता येत मग ते नाही करू शकत मग ती एक medium असतं असे मला वाटतं ती एक काही लोकं ज्यांच्या सोबत भावना नसतात आमच्या सारखे आता आम्ही सगळ्यांनी सोबतच द्यावे सगळ्यांनीच पीली काही लोकांना खूप uncomfortable feel झालं मला तर माझे डोळे झाकत होते काही लोकांना खूप uncomfortable feel झालं मग त्या uncomfortable feeling मध्ये कोण तर ते कोण हसतय कोण गप्पा मारतय असं झालं मग तसय ते तर त्यात योग्य प्रमाणात योग्य गोष्ट घेतली की त्याचा कधी त्रास होत नाही हम्म मजा येते म्हणजे होळी एक चांगला सण It is one of the medium तुमच्या मनात आत साठलेल्या ल्या भावना सगळ्या मोकळ्या करुन release करुन आणी घेतलं काही आम्हाला न्हवतं माहिती त्याच्यात काही आहे म्हणुन फ़क्त ज्यांनी घेतलं काही लोकं काही म्हणे डोकं वगैरे करतय काही म्हणे खूप हसायला येतय काही म्हणे रडायला येतय असं सगळ्या गोष्टी झाल्या

्माहिती्तलं लावलं डोक्याला चांगलं असतं मग झोप लागलं तर ओके झालं दुपार नंतर त्याच्यात असं काही नसतं काही विशेष असतं काही january होळी आता खूप चांगलय माझी मुलगी म्हणजे आता दिवाळी नंतर होळी कधी येणार होळी कधी येणार अशी वाट पाहत असते.

आणी आम्ही महाराष्ट्रात रंगपंचमी खेळतो आणी असं जाऊन सांगतात चला आपण खेळू ठीक आहे खेळा मुलांना काय ते celebrate करायला काही तरी कारण पाहिजे असतं नं इकडे सण म्हण्जे तो आहे आणी आपल्या कडे दिवाळी मोठा मानल्या जातो इकडे दोन्ही पण मोठे होळी आणी दिवाळी आणी तसं आपल्या कडे नाही आहे म्हणजे होळी सण आपण आपल्या आपल्या कामाला लागुन जातो दुस-या दिवशी. इथे लोकांचं भेटणं भेटणं, ते सगळं manage करणं आणी तुम्ही आम्हाला बोलावलं नाही असं म्हणुन पण लो नाराज पण होतात अरे बोलवा बोलवा तर आपल्या कडे दिवाळी ला जातोत न आपण फ़राळाचं इथे होळीत पण जाता फ़राळाचं

मथुरा मथुरा वृंदावन आठ दिवस पहिले इतकी छान असते की बस आता ही लोकं गेली होतॊ न ती म्हणे तुम्ही आपल्या आप लोकं आपल्याला समावुन घेतात आपल्याला ग्रूप ची वगैरे काही अवश्यकता नसते Go in the land इतकी छान असते ने मथुरेची होळी की बस आठ दिवस म्हणजे आता पौर्णिमेची होळी असते तर अमवस्या झाल्या नंतर सधारणपणे अष्टमी नवमी पासन एकादशी ला जोर द्याव लगते होळी एकादशी द्वादशी त्रयोेदशी चतुर्दशी आणी पौर्णीमा आणी मग नंतर होळी हे सगळ पूण celebrate केल्या जातं ्खूपच छान पाळराणी चा त्या प्रमाणॆ शॄंगार केल्या जातो, जागो जागी पंडाल लावल्या जातात ती लोकं होळी खॆळली जातात, stall लावल्या जातात खायचे प्यायचे म्हणजे त्याचे पण tension नसतं म्हणजे जर traditional होळीची theme आणि जर traditional गोष्टी जर तुम्ही interested असाल तर तुम्ही वृंदावन ला मथुरा ला जाऊन होळी खॆळू शकाल छान होळी असते म जसं जसं north कडे जाल आग्रा त्याच्यानंतर तिकडे त्या side ला अं बनारस, तिथे पण छान होळी खेळली जाते मस्त ज्या ज्या लोकांनी जाऊन तिथे, आता इकडे लोकं सुट्ट्या असतात ना तर मग अशा धार्मिक स्थानी जाऊन होळी पण celebrate करतात. मग तिकडे गेल्यानंतर वेगळी होळी, आता मागच्या वर्षी एकजण बॅनर्स ला गेला होता म त्यांनी अशी अशी होळी इकडे मानवली जाते असं होतं, म्हणजे छान experience आहे होळी चा चांगलंय म्हणजे असं हे नाहीये कि नाही नाहीच आहे म्हणून हा holi is a big festival even राजस्थान आणि त्या ला side पण आहे तिकडे असं म्हणलं जात कि होळी नंतर येणाऱ्या गण-गौर ला सगळे वर्षाचे संपतात आणि त्याच्यानंतर आपल्याकडे भाद्रपदात साधारण हेचि पूजा होते ना तिकडे ती म्हणून बघितली जाते. तर हरिहर तीस पासन त्यांचे festival पुन्हा सुरु होतात हा त्यांचे सुरु होतात पण आपले थांबत नाही ना. आपलं कसं होतं माहितीये का होळी झाली कि आपलं काय येतं? आपला गुढीपाडवा येतो

गुढीपाडवा झाला कि आपली अक्षय तृतीय येते, अक्षय तृतीय अली का आपली आषाढ महिना येतो मंगळवार आपल्याकडे असतं आपल्याकडे आषाढ महिना सुरु झाला कि आपल्याकडे वारीचे वेड लागतात सगळे हा हा वारीचे वेड लागतात, त्याच्यानंतर म ते झालं सगळं, आषाढी एकादशी पण आपल्याकडे खूप मोठा सण आहे त्याच्यानंतर ते झालं कि आपल्याकडे श्रावण महिना लागतो

आपले सण अशे थांबतच नाहीत ना रे त्याच्याआधी, श्रावण सुरु होण्याच्या आधी दीपपूजनाची दिव्याची आवास येते त्याच्यानंतर श्रावण, राखी म ते सगळे आपले थांबतच नाही सण अशे, त्यामुळं आपलं चालूच असत श्रावण संपला कि भाद्रपदात गणपती च येतात त्यामुळे प्रश्नच नाही दहा दिवस सगळे गणपतीस पंधरा दिवस gap असतो त्यानंतर पुन्हा नवरात्रीचे दहा दिवस festival असतात. त्याच्यानंतर twenty one days चा जवळपास असतो आणि मग दिवाळी, दिवाळीनंतर आपले सण थांबतात. हा आपले सण थांबतात म ल लग्न सुरु होतात ना आपल्याकडे हा लग्नसराही सुरु होते, तुळशीच्या लग्नांनानंतर आपल्याकडे कसं असतं, वर्षभर आपण सण साजरा करतो

अश्या गोष्टी नाही करत. त्यामुळे मधेच आलेला जसा त्या north side च्या लोकांना, हे हा सण मोठा वाटतो, आपल्याकडे जसं आपल्याकडे संक्रांत पण मोठी असते ना नवीन नवीन आला असेल तर ते, लहान मूळ आलं असेल तर त्याची संक्रांत आपल्याकडे असं सगळं असत ना ते बोहनान असत त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी असतात. संक्रांतीच्या तसं यांचं नाही होत त्यामुळे यांना हे मोठं वाटत. म चाल ओंकार ठिऊके तू पण आता चाल ची तयारी कर मलाही थोडं ready व्हायचंय आपण नंतर बोलूयात.

कसा आहेस राकेश, काय करतोयस?

हो बरोबर आहे. तरी पण पाहिजे तसं नाही भेटत म्हणजे मोठ्या सीटी मध्ये चांगला भेटतो.

हो. फोरजी चे सिग्नल सगळीकडेच चांगले मिळत नाहीत ना.

प्रत्येक कंपनीच पण वेगवेगळ भेटत. हो काही काही येती भेटत पण नाही नेटवर्क टूजी च्या स्पीड वरती तर कधी कधी बापरे! विडीओ streamming आणि हे किती वेळ लागायचा रे? हम्म मग सांग, टूजी च लक्षात आहे ह टूजी चा तर विचार फक्त एकदमच. रहायचं फक्त ते. जेव्हा जग कुठल्या कुठे चाललं होतं. तेव्ह, आपण टूजी स्क्याम्ब मध्ये होतो. हम्म हम्म तेव्हा फक्त रोमिंगी साठी त्याचं होत होतं.

फोरजी सर्विसेस आता बुम करतायेत नेट फास्ट UPI पेमेंट सेंडर अ बाकी सगळ गोष्टी किती येडवान्स झाल्यात किती अगदी पटापट होतं.

ते थ्रीजी चा नाही का. एकविस mbps kbps टू पोइंट फायू kbps ह ह दोन शे छप्पन नाही का दोन शे छप्पन तीन शे चौर्यांशी असा रेट भेटायचा. वन GB ची रिचार्ज सुद्धा किती महाग असायच नंतर रिलायन्स आली आणि रिलायन्स ने चेंजच करून टाकल सगळ. जिओ वाल्यानी चांगली फ्यासिलीटी दिली. हम्म नोट ओन्ली जिओ. रिलायन्सच पाचशे एक आल्या नंतर मोबाईलच्या नेटवर्क मध्येच सगळ चेंजेस झालेत सगळे.

बाय वन गेट वन फ्री करलो दुनिया मुठीमे पाचशे एक रिलायन्स. एकच रिचार्ज मारतात जास्त, नेट चा म्हणजे ओल राउंडर. हा स्मार्ट फोन साठी नेट साठी रिचार्ज मारला की कॉलिंग फ्री येत रे त्याच्या वर

बरोबर. ते भेटल तर मगआपल्याला गरज वाटली तर त्याच्याहिशोबाने रिचार्ज मारायचं.

एक GB दीड GB सुरुवातीला जेव्हा रिलायन्स पर डे ला एक GB देत होतं, तेव्हा असं वाटायचं केवढे मोठे प्लॅन आहेत, एक GB. काय करायचं एवढ दिवसभरात? पण आता एक GB कसं संपतं तेच कळत नाही.

जिओ. जिओ ची निव कार्ड लॉंच झाली होती तेव्हा.

मोबाईल चे मोबईल स्क्यान केले जायचे.

त्यावेळेस टू जी टू जी होतना? ते रिलायन्स नाही का त्याची कंपनी बंद झाली. अनिल अंबानी येस त्याच त्याच काय आहे त्याची कोणती होती ती? म्हणजे टू जी होती का साधी होती. CDMA होती? अ CDMACDMA अ आणि GSM होतं.

वन इंडिया पॉलिसी प्रमोद महाजन प्रमोद महाजनी अं ह्याची वन इंडिया पॉलिसी सुरू केली आणि इमिजेट एक महिन्याच्या आत मध्ये रिलायन्सने पण अपडेट केली तिला.

तेव्हा खूप फोम लागत होता. मला वाटतं कधीचा टाईम आहे तो? सत्यानऊचा का अठ्यानऊचा?

दोन हजार च्या आसपा

नाही नाही पुढे पुढे दोन हजार तीन च्या आसपास.

इंडिया शायनिंग. महागड्या कांद्यामुळे पडलेली गवर्मेंट. बरोबर. आता आता फायू जी येणार आहे म्हणे. हो. फायू जी आला की अजून जास् अब्टेट होईल सगळ.

फायू जी मध्ये म्हणतात की पस्तीस गिगा बाईट्स पर सेकंद पण किती, किती माहिती आहे का पस्तीस टाईम फास्टर.

mbps असेल तर ती पस्तीस राहील.

हा हा पण मग रियल मध्ये लोकांना भेटेल का तेवढी?

काही दिवसांनी तर चिपसेट पण चेन्ज होणार आहेत. चिपसेट इज अ ह्यांड बेस काही दिवसांनी आपल्याला स्क्रीनची पण गरज पडणार नाही. डारेक्ट हाताला चिप असतील आणि डारेक्ट वर्किंग सुरू होईल.

हा. डारेक्ट हातावरनच काम होईल. किंवा डोळ्यासमोर स्क्रीन असतील. म्हणजे मोबाईल ह्यांड्सेट ची गरज नाही पडणार का?

हम्म बर. बर. बर. ते टुजी आणि ह्याच्या मध्ये पण निघालं होतं टुजी आणि थ्रीजी च्यामध्ये एक गोष्ठ टु पोइंट फायू जी. हा, ती त कधीच आवूटेड झाली रे.

हा! पण ती कधीच आवूटेड झाल टूजी पेक्षा एक ची सेटिंग म्हणजे एक ची स्पीड चांगली होती. हा एक ची स्पीड चांगली होती, ब्लॅकबेरी. टू पोइंट जी होतं ते. हा. ब्लॅकबेरी हँडसेटस त्यावेळी ब्लॅकबेरी पण खूप जास्त चालली. हा. हा. हा. बरोबर. बरोबर. खूप चालायची त्यावेळेस. ब्लॅकबेरी अशा त्यावेळी अ एक स्टेटस सिम्बॉल होत.

हम्म ब्लॅकबेरी. तेव्हा माझ्याकडे व्हाईट कलरचा ब्लॅकबेरी होता.

अरे वाह! अरे बापरे काय कोस्ट होती त्याची? त्याची कोस्ट त्यावेळी समथिंग दहा ते साडेदहा हजार च्या आसपास होती. आणि कोणत्या सालची? पाच? सहा?